हे एक शेत आहे खूप सुंदर शेत आहे.

नंबर वन पिकनिक स्पॉट म्हणून आपण इथ जाऊ शकतो.

सोलार पॅनल लटकून आहे जिथे सूर्याची एनर्जी येऊन --

हे एक टॅम्पिंग एरिया निसर्गाच्या सगळ्यात मोठा --

हे एक जम्पिंग स्पॉट आहे ज्यावर मूल जम्प करून मोठ्या मोठ्या उड्या मारू श --

हे एक सरकारी चिकित्सा केंद्र आहे तिथं लोकांची --

ज्याला आपण काय बी आपली परिस्थिति सांगू शकतो किंवा आपण कायपन मागू शकतो आणि तो --

तिथे त्या मंदिराला फुलांनी सजवलेल दिसत और --